त्या नदीत खूप साऱ्या होड्या आहेत नदी किनारी सुद्धा खूप साऱ्या होड्या दिसत आहेत.

सफ़ेद वा लाल रंगाच्या --

त्या स्मारकात काळ्या रंगाचा पुतळा आहे त्या पुतळ्याला हार घातलेला आहे आजूबाजूला झाडे आ --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

तसेच त्या बसस्थानकाच्या बाजूला एक बँक आहे त्या बँकेला लाल रंगाचे बोर्ड दिसत आहेत. आकाश दिसत आहे काही माणसे या इमारतीच्या समोर दिसत आहे.

या दृध्यात आपल्याला असे बघायला मिळते की इथे एक बस स्थानक आहे त्या बस स्थानकामध्ये एक बस दिसत आहे तसेच आजूबाजूला काही रिक्शा काही गाड्या दिसत आहेत.

बाजूला काही माणसे दिसत आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला इमारती आहेत व हिरव्या रंगाची झाडे दिसत आहेत. आकाश दिसत आहे. ते निळे आहे. त्यामध्ये पांढरे ढग आलेले दिसत आहेत.

या रूममध्ये पांढर्‍या रंगाचे व पिवळ्या रंगाचे सीलिंगला लाइट लावलेली दिसत आहे तसेच एका बाजुला भिंतीवरती सुंदर अशी फोटो फ्रेम लावलेली दिसत आहे.

त्यात आपल्याला असे बघायला मिळते की इथे इमारत आहे. त्या इमारतीच्या बाजूला एक नाट्यगृह आहे. इमारतीच्या समोर काही गाड्या उभे असलेल्या दिसत आहेत. तसेच एक लोखंडी कंपाउंड आहे. त्या कंपाउंड ला गेट आहे.